जिओजेब्रा च्या सिमेट्रिकल ट्रान्सफॉर्मेशन वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण सिमेट्रिकल Transformationबद्दल जाणून घेणार आहोत
जसे की रेषीय सममिती चक्राकार सममिती आकृती योग्य प्रमाणात मोठी करणे
समजू या की तुम्हाला जिओजेब्रा ची ओळख आहे
नसल्यास इंट्रोडक्शन वरील ट्युटोरियल या वेबसाईटवर बघा
या ट्युटोरियलसाठी आपण उबुंटू लिनक्स ओएस व्हर्शन 1110 आणि जिओजेब्रा व्हर्शन 32470 वापरणार आहोत
आपण येथे ही जिओजेब्रा टूल्स वापरणार आहोत
रिफ्लेक्ट ऑब्जेक्ट अबाउट लाईन रोटेट ऑब्जेक्ट अराउंड आ पॉइंट बाय एंगल दिलते ऑब्जेक्ट फ्रॉम आ पॉइंट बाय फॅक्टर सेमिसर्कल थ्रॉग त्वो पॉइंट्स रेग्युलर पॉलिगॉन एंड परपेंडिक्युलर बायसेक्टर रूपांतरणाची व्याख्या
भौमितिक आकृत्यांचे सममितीय रूपांतरण म्हणजे प्रतलावरील आकृतीची जागा आकार व आकारमान यातील बदल
मूळ आकृतीला ऑब्जेक्ट म्हणतात
रूपांतरित आकृतीला इमेज म्हणतात
रिफ्लेक्शन सिमेट्री म्हणजेच प्रतिबिंब सममिती याला रेषीय सममिती असेही म्हणतात
जेथे एक अर्धा भाग हा दुस या अर्ध्याचे प्रतिबिंब असतो
आकृती मध्यावर दुमडल्यास दोन्ही भाग तंतोतंत जुळतात
आकृती ज्या रेषेवर दुमडली आहे त्याला सममितीची रेषा म्हणतात
आता जिओजेब्रा विंडोवर जाऊ या
दश होम वरीलMedia Appsखालील टाइप खालील Educationमधून जिओजेब्रा निवडा
या ट्युटोरियलसाठी आपण अल्जेब्रिक व्ह्यू बंद करू या
त्यासाठी अल्जेब्रिक व्ह्यू वरील क्लोज बटणावर क्लिक करा
रेषीय सममितीपासून सुरूवात करू या
प्रथम आपण समभुज त्रिकोण काढू या
टूलबारवरील रेग्युलर पॉलिगॉन सिलेक्ट करा
ड्रॉईंग पॅडवर आ बी हे बिंदू काढा
आणि टेक्स्ट बॉक्समध्ये 3 हा आकडा टाईप करा
आपल्याला एबीसी हा समभुज त्रिकोण दिसेल
त्रिकोणाच्या एका बाजूवर लंबदुभाजक काढू या
त्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर Toolनिवडा आणि बाजू एसी वर क्लिक करा
आता पॉइंट टूल सिलेक्ट करा
आणि त्रिकोणाच्या आत एक बिंदू काढा
नंतर डी हा बिंदू कुठल्याही एका शिरोबिंदूजवळ सरकवा
डी बिंदूवर राईट क्लिक करून ट्रेस ओन हा पर्याय निवडा
आता टूलबारवरील रिफ्लेक्ट ऑब्जेक्ट अबाउट लाईन हे टूल निवडा
डी बिंदूवर क्लिक करा
त्यामुळे डी बिंदू हायलाईट होईल
आता लंबदुभाजकावर क्लिक करा
लंबदुभाजकाच्या दुस या बाजूला डी प्रतिमा तयार होईल
डी हे डी बिंदूचे प्रतिबिंब आहे
डी बिंदूसाठी ट्रेस ओन सेट करू या
मूव टूल च्या सहाय्याने त्रिकोणात डी बिंदू हलवू या
त्यासाठी टूलबारवरील मूव toolखालील पर्याय निवडा
माऊसच्या सहाय्याने आकृतीवर क्लिक करा
आणि ड्रॅग करत त्रिकोणात रेखाटा
आता माऊसचे बटण सोडा
आपल्याला काय दिसले
येथे लंबदुभाजक ही सममितीय रेषा आहे
डी हे ऑब्जेक्ट असून डी ही इमेज आहे
आता आपण अर्धवर्तुळाचे रेषेवर प्रतिबिंब घेऊ या
एक अर्धवर्तुळ काढू या
सेमिसर्कल थ्रॉग त्वो pointsया टूलवर क्लिक करून बिंदू ई आणि नंतर एफ काढा
सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स या टूलवर क्लिक करा
बिंदू जी आणि ह काढून घ्या
आपल्याला एक रेष काढलेली दिसेल
या रेषेचे गुणधर्म बदलू या
रेषेवर राईट क्लिक करा
ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज या विंडोमधील स्टाईल टॅब मध्ये जाऊन स्टाईल बदला
टूलबारवरील रिफ्लेक्ट ऑब्जेक्ट अबाउट लाईन हे टूल सिलेक्ट करा
अर्धवर्तुळ ईएफ वर क्लिक करा
मग घ वर क्लिक करा
येथे आपल्याला रेषGH च्या दुस या बाजूला आकृतीची प्रतिमा ईएफ तयार झालेली दिसेल
आता ही आकृती आपल्याला वर्तुळासारखी दिसत आहे
आता ही फाईल सेव्ह करा
फाईल मेनूमधील सावे एएस वर क्लिक करा
फाईलला Line symmetryअसे नाव देऊन सावे वर क्लिक करा
आता आपणRotate ठे ऑब्जेक्ट अराउंड आ पॉइंट बाय एंगल बद्दल जाणून घेऊ
चक्रीय भ्रमणाची व्याख्या
चक्रीय भ्रमण म्हणजे आकृतीचे केंद्रबिंदू भोवती काही कोनातून फिरवण्याने झालेले रूपांतरण
जर आकृतीत बदल झाला नाही तर त्यास चक्रीय सममिती असे म्हणतात
तुम्ही आकृतीचे भ्रमण कितीही अंशातून क्लॉकवाईज किंवा काउंटरक्लॉकवाईज दिशेने करू शकता
जिओजेब्रा ची नवी विंडो उघडा
फाईल मेनूमधील न्यू वर क्लिक करा
एक चौरस काढू या
टूलबारवरील रेग्युलर पॉलिगॉन टूलवर क्लिक करा
ड्रॉईंग पॅडवर क्लिक करा
आ आणि बी हे बिंदू काढा
एक डायलॉग बॉक्स उघडेल
ओक वर क्लिक करा
आपल्याला चौरस एबीसीडी दिसेल
आता रोटेट ऑब्जेक्ट अराउंड आ पॉइंट बाय एंगल ह्या टूलवर क्लिक करा
मग चौरस एबीसीडी वर क्लिक करा
चौरस हायलाईट झालेला दिसेल
मग कुठल्याही एका शिरोबिंदूवर क्लिक करा
आ वर क्लिक करू या
एक डायलॉग बॉक्स उघडेल
एंगल फील्ड मध्ये 60 टाईप करा
ड्रॉप डाऊन मधून अंशाचे चिन्ह सिलेक्ट करा
क्लॉकवाईज हा पर्याय निवडून ओक वर क्लिक करा
निवडलेल्या बिंदूभोवती 60° कोनात चौरसclockwise फिरेल
आ बी सी डी अशी फिरवलेली आकृती तयार होईल
मूव टूल च्या सहाय्याने ही आकृती दुस या बाजूला सरकवा
आता पुढे दिलते ओर एन्लार्ज ऑब्जेक्ट फ्रॉम पॉइंट बाय फॅक्टर बद्दल जाणून घेऊ
डायलेशन म्हणजेच विस्तार किंवा एन्लार्जमेंट प्रकारचे रूपांतरण ज्यामध्ये दिलेल्या गुणोत्तराच्या सहाय्याने आकृतीचा आकार वाढवला जातो
पॉलिगॉन टूलच्या सहाय्याने एक त्रिकोण काढा
त्रिकोण पूर्ण करण्यासाठी ई एफ जी हे बिंदू काढा
Eबिंदूवर क्लिक करा
न्यू पॉइंट टूलवर क्लिक करा आणि ह बिंदू काढा
दिलते ऑब्जेक्ट फ्रॉम पॉइंट बाय फॅक्टर या टूलवर क्लिक करा
त्रिकोण ईएफजी वर क्लिक करा
त्रिकोण हायलाईट झालेला दिसेल
ह बिंदूवर क्लिक करा
एक डायलॉग बॉक्स उघडेल
नंबर फील्ड मध्ये 2 टाईप करा
ओक वर क्लिक करा
यामुळे आकृती दुप्पट मोठी झालेली दिसेल
सेगमेंट बेटवीन त्वो Pointsया टूलवर क्लिक करून heई हे बिंदू जोडा
hgजी हे बिंदू जोडा

तसेच hfएफ हे बिंदू जोडा
येथे आपल्याला दिसेल की ह हा डायलेशन बिंदू आहे
गुणोत्तराची व्हॅल्यू देऊन आपण आकृती आपल्याला हवी त्या प्रमाणात मोठी करू शकतो
आता ही फाईल सेव्ह करू या
फाईल मेनूमधील सावे एएस वर क्लिक करा
आपण फाईलला dilate ट्रायंगल असे नाव देऊ या

सावे वर क्लिक करा
अशा प्रकारे आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
या ट्युटोरियलमध्ये जे शिकलो त्याबद्दल थोडक्यात
रेषीय सममिती बिंदूभोवती चक्राकार भ्रमण आकृती दिलेल्या प्रमाणात मोठी करणे
आता ही असाईनमेंट करू या
एक बहुभुजाकृती काढा
त्यासाठी रेग्युलर पॉलिगॉन टूल चा वापर करा
बाजू5 बहुभुजाकृतीच्या एका बाजूवर लंब दुभाजक काढा
पंचकोनाच्या आत एक बिंदू काढा
त्या बिंदूसाठी ट्रेस ओन सेट करा
लंबदुभाजकाच्या दुस या बाजूस त्या बिंदूचे प्रतिबिंब मिळवा
या बिंदूसाठी देखील ट्रेस ओन सेट करा
तुम्ही सममितीसाठी अचूक रेषा निवडली आहे की नाही हे पाहण्यासाठी पंचकोनात ड्रॅगने रेखाटा
एका शिरोबिंदूभोवती मूळ पंचकोन 135°counter क्लॉकवाईज फिरवा
एक बिंदू घेऊन 3 गुणोत्तराने पंचकोन विस्तारा
तुमची असाईनमेंट अशी दिसली पाहिजे
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद